टोकालाच सगळे म्हणायचे कि अरे मी काहीच अभ्यास नाही केलेलाय. मला माहित नाय मी तिथे काय लिहणार आहे.

Exam च्या आधीची night म्हणजे, बापरे. हो, हो, हो. अगदी आम्ही nightout पण मारले होते. माहितीय का? एकमेकांच्या म्हणजे घरी जाऊन

अह घरी जायचो आणि मग तो अभ्यास तर एका side ला राहायचा. तो वेगळा विषय आहे. आणि मग अह मजा-मस्ती मग कोणीतरी tiffin आणायचं. Completion जे राहायचं ना. हर्षदे तुला सांगते completion च म्हणजे अवघड राहायचं आमचं.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

हो, हो. आमचं पण तेच होतं. सगळे एकत्र बसून आम्ही submission पण केले. म्हणजे आम्ही college life मध्ये मस्तीपण केली.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 पण ते जे ते जे दिवस होते, तर ते खूपच छान होते. ते काही परत येणार नाहीयेत.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

खूप छान वाटलं. तुझ्यासोबत मी माझं अह अनुभव share केला. हो हो. मला पण खूप छान वाटलं. बोलूयात आपण कधी परत मग.

दौलताबाद किल्ला. एकेकाळी देवगिरी म्हणून ओळखला जायचा. हा बाराव्या शतकातील, एक भव्य किल्ला आहे. दौलताबाद किल्ला, उत्कृष्ट वास्तुकलेने बांधलेला गेलेला आहे. आणि मध्ययुगीन काळात सर्वात शक्तिशाली किल्ल्यापैकी एक आहे. दोनशे meter उंच, शंकूच्या टेकडीवर बांधलेल्या किल्ल्याचा, बचाव दंखन आणि हिमनद्यांनी आजूबाजूला सर्वात जटिल आणि, गुंतागुंतीच्या संरक्षण यंत्रणेशिवाय केला. तटबंदीमधे बुरुजासह तीन भोवऱ्यांची भिंत आहे. दौलाबाद किल्ला, ज्याला देवगिरी किंवा देवागिरी म्हणूनही ओळखले जाते. हा किल्ला संभाजीनगर च महाराष्ट्र भारतामध्ये तीत एक,

चौदाशे नव्याणव ते सोळाशे छत्तीस ची, दुय्यम राजधानी म्हणून यादव वंश, राजवंशांची तेराव्या शतक, चौदाव्या शतकात, ती राजधानी होती. सहाव्या शतकाच्या आसपास देवगिरी, पश्चिम आणि दक्षिण भारताकडे जाणाऱ्या, कारवा मार्गासह, सध्याच्या संभाजीनगर जवळ एक महत्वाचे उपनगरीय शहर, म्हणून उदयास आले. शहरातील ऐतिहासिक त्रिकोणी, किल्ल्याचे बांधकाम सुमारे, अकराशे सत्यांशी मध्ये पहिले यादव राजा बिल्म पनसं यांनी सुरु केले. दहा,

ज्याने बहुतेक भारतीय उपखंडात राज्य केले. तेराशे सत्तावीस मध्ये, दिल्ली सल्तनत चे सुलतान मोहम्मद बिन, तुघलक यांनी शहराचे नाव दौलताबाद ठेवले. आणि त्याची शाही राजधानी दिल्लीहून दिल्लीला हलवली. ज्यामुळे दिल्लीची लोकसंख्या दौलताबादला आली. तथापि, मोहम्मद बिन तूघलकने, तेराशे चौतीस मध्ये आपला निर्णय, मागे घेतला. आणि दिल्ली सल्तनतची राजधानी, दौलताबाद हुन दिल्लीला हलवण्यात आली. चौदाशे तेहेतीस मध्ये, दौलताबाद अहमदनगर,

अहमदनगर सल्तनतची राजधानी म्हणून केली होती. ज्यांना भारतात गुलाम म्हणून आणण्यात आले होते. परंतु, पंतप्रधान, गुलाब अहमदनगर सल्तनत लोकप्रिय होईल. दौलताबाद किल्ल्यातील सध्याचा बहुतेक किल्ला अहमदनगर, सल्तनत अंतर्गत बांधण्यात आला. होता. मोहम्मद बिन तुघलकने, तेराशे चौतीस मध्ये, आपला निर्णय मागे घेतला. आणि दिल्ली सल्तनतची राजधानी, दौलताबादऊन दिल्लीला हलवण्यात आली. चौदाशे नव्याणव मध्ये, दौलताबाद, अहमहदनगर सल्तनतचा,

आहे. शहराचे क्षेत्र म्हणजे देवगिरीचा डोंगरकिल्ला कधीकाळी, लॅटिन मधून देवगिरी असे सुमारे, दोनशे meter, उंच शंकूच्या टेकड्यावर वसलेले आहे. टेकड्याच्या खालच्या उताराचा बराचसा भाग यादव राजवटीच्या, शासकांनी संरक्षित सुधारणांसाठी पन्नास meter उभ्या बाजू सोडण्यासाठी, कापला आहे. किल्ला हे विलक्षण शक्तीचे ठिकाण आहे. शिखरावर, पोहोचण्याचे एकमेव साधन म्हणजे, एक अरुंद पुलावर, ज्यामध्ये दोन पेक्षा जास्त लोक नसतात. आणि एक, लांब gallery जी, खडकापासून कोरलेली आहे. ज्याचा बहुतेक भाग, अत्यंत हळूहळू वरच्या दिशेने जातो. या, Gallery च्या मध्यभागी, प्रवेश gallery मध्ये, उंच पायऱ्या आहे. ज्याच्या वरचा भाग, युद्ध काळातील कवचाने झाकलेला आहे. ज्यामध्ये वरच्या चौकीने एक प्रचंड अग्नी चूल पेटवलेली आहे. शिखरावर आणि उताराच्या अंतराने आसपासच्या, ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर, जुन्या तोफांचा सामना केला जातो. तसेच, मध्यभागी गुहेचे प्रवेशद्वार, शत्रुंना गोंधळात टाकण्यासाठी आहे. किल्ल्याचे वैशिष्ट्य आहे कि, त्यांच्या फायद्यांसाठी सूचिबद्ध आहे. किल्ल्यातून,

मीवर बाहेर पडण्याच्या शोधात, किल्ल्यात खोलवर जाण्यासाठी, गोंधळात टाकण्यासाठी, design केलेले आहे. समांतर दरवाजे नाही जे, आक्रमण सैन्याची गती मोडण्यासाठी design केलेले आहे. याव्यतिरिक्त, ध्वजमाश्ट, डाव्या टेकडीवर आहे. ज्याला शत्रू,

ज्यामुळे शत्रूला गोंधळात टाकतात. gate वरील spikes गगन~ gun powder च्या आधीच्या युगात, मादक हत्तिणींचा वापर-वापर, फाटक उघडण्यासाठी thrashing rack म्हणून केला जात असे. Spikes च्या उपस्थितीमुळे, हत्तींचा मृत्यू झाल्याची खात्री आहे.

प्रलोभन असलेल्या शत्रू सैनिकांना, खोटे, पण व्यवस्थित design केलेले दरवाजे. आणि त्यांना आत अडकवलेले. अखेरीस, त्यांना मगर बसविले. टेकडीचा आकार गुळगुळीत, कासवासारखा आहे. ज्यामुळे, डोंगराच्या सरकताच्या, गिर्यारोहक म्हणून वापर कर~ टाळण्यासाठी आला आहे. कारण त्याला चिटकू शकत नाही. दौलताबाद हे शहर, औरंगाबाद जिल्हा, कि आणि लेण्यांच्या एलोरा समूहाच्या मध्यभागी, पंधरा kilometer उत्तर-पश्चिमेस आहे. मूळ विस्तीर्ण राजधानी शहर आता, बहुतांशी रिकामे आहे. आणि ते एका गावात कमी झाले आहे. त्याचे बरेचशे अस्तित्व जुने शहर आणि किल्ल्याच्या,

आपल्यासोबत आनंदाचा प्रवाह आणि अलौकिक सौंदर्य घेऊन येणारा पावसाळा सर्वांनाच खूप प्रिय असतो. झाडेझुडुपे, पशुपक्षी आणि मनुष्य सर्वच या जीवनदायी ऋतूच्या आगमनाच्या प्रतीक्षेत हरवलेला असतो. मग जून महिन्यात या प्रतीक्षेला फळ मिळते आणि सर्वांच्या आवडत्या पावसाचे आगमन होते. निसर्गाचे सौंदर्य पक्षी आनंदाने मधुर गाणी गाऊ लागतात, झाडेझुडुपे

आनंदोत्सव साजरा करतो. उन्हाळ्याच्या उष्णतेमुळे झालेली अंगाची लाही लाही नाहीशी होते आणि अंतःकरणाला हवेतील शीतलता प्रफुल्लीत करते. हा सर्व अनुभव अतुलनीय असतो. मग येतो श्रावणमास. या काळात निसर्गाचे सर्वोत्कृष्ट सौंदर्य पाहायला मिळते. सर्वत्र मखमली गवताची हिरवीगार चादर पसरते. पाऊस आणि ऊन यांच्यात

आणि त्यामुळेच आपल्याला आनंद होतो. पावसाळा आणि सण. हा पावसाळा आपल्यासोबत केवळ सौंदर्यच नव्हे तर अनेक सण आणि उत्सवही घेऊन येतो, त्यामुळे पावसाचा हा आनंद द्विगुणीत होतो. नागपंचमी, रक्षाबंधन, गणेशोत्सव असे अनेक सण हा पाऊस आपल्या सोबत घेऊन येतो, त्यामुळे सर्वांच्याच मनातील आनंद आभाळाइतका होतो. पावसाचे फायदे पाऊस आपल्याला एक नवीन जीवन प्रदान करतो, कारण पावसाळ्यात नद्या आणि विहिरी तुडुंब भरतात, जमिनीतील पाण्याचा साठाही वाढतो आणि लोकांची पाणीटंचाईच्या समस्येतून सुटका होते. पावसाच्या दिवसात डोंगराळ भागात धबधबे वाहू लागतात, म्हणून लोक पर्वतारोहण करून या अद्भुत सौंदर्याचा अनुभव घेतात. पावसाचे तोटे एकंदरीत पाऊस लोकांचे जीवन आनंदाने भरून त्यांना नवीन जीवन प्रदान करतो, पण ही नाण्याची एक बाजू आहे. कारण पाऊस जेवढा आपल्यासाठी उपयुक्त ठरतो, तेवढाच तो काही वेळा आपल्या नुकसानाचे कारणही बनतो. अतिवृष्टीमुळे दरवर्षी कितीतरी लोक आपले प्राण गमावतात, शेतकऱ्यांचे नुकसान होऊन कितीतरी शेतकरी आत्महत्या करतात. काहीवेळा तर गावेची गावे नष्ट होतात. साथीचे रोग निर्माण होतात आणि लोकांचे शारीरिक, मानसिक आणि आर्थिक नुकसान होते. अशा प्रकारे प्रकृती जर आपल्यावर रुष्ट झाली तर मोठ्या प्रमाणात नुकसान करून जाते. उपाय तसे पहिले या नुसकांनालाही कारण मनुष्यच आहे, ज्याप्रकारे दिवसेंदिवस प्रदूषण वाढत आहे, प्रकृतीचे संतुलन बिघडत आहे. त्यामुळे आपण निसर्गाला जपायला शिकले पाहिजे, तरच हा पाऊस आपल्यासाठी आनंदाचा पाऊस ठरेल. वसंत ऋतुनंतर, उत्तरायण सुरु होते, त्यामुळे भीषण उष्णता पडते. त्या वेळी, पृथ्वी जळण्यास सुरुवात होते, झाडे झुडुपे सुकू लागतात, प्राणी आणि पक्षी इत्यादी सर्व गोंधळतात. उन्हामुळे नदी-नाले, तलाव-तलाव आणि समुद्र सुकण्यास सुरवात होते. हे पाणी बाष्पाचे रूप घेते आणि आकाशात उडते आणि थंड झाल्यानंतर ही वाफ ढगाळ होते आणि पावसाच्या रूपात पडण्यास सुरूवात होते. जेव्हा निळे निळे ढग गर्जना करतात तेव्हा ते आपल्या पाण्याद्वारे सर्व प्राण्यांना नवीन जीवन देतात, मग पावसाळा सुरू होतो आणि जीवन या शब्दाचा अर्थ सार्थकी लागतो. पावसाचे वर्णन सामान्यपणे, पावसाळा हा आषाढ ते अश्विन पर्यंत असतो. यावेळी, समुद्रापासून वार्षिक मेघरेखा ठरते. ही रेखा उत्तरेकडे सरकण्यास सुरुवात होते, आणि हिमालयातील दाबामुळे पाऊस पडतो. त्यावेळी पर्वत अतिशय मोहक दिसतात. या पर्वतांवर आदळल्याने ढग पाण्याच्या रुपात. बरसू लागतात. या चार महिन्यांत मुसळधार पाऊस पडतो. पाऊस पडल्यानंतर आभाळात इंद्रधनुष्य खूप सुंदर दिसतात. कधीकधी बर्‍याच दिवसांपासून पाऊस पडत असतो. दिवसही रात्रीसारखा असतो. सूर्याचे दर्शन दुर्मिळ होते. सर्व पृथ्वी जलमग्न होते असतो आणि असे दिसते आहे की समुद्रात पूर आला आहे. आणि प्राण्यांवर होणारा परिणाम पाण्यामुळे आजूबाजूला हिरवळ दिसते. अनेक प्रकारचे नवीन प्रकारचे झाडे वाढतात. बाहेरील झाडे व द्राक्षवेली खूप आनंददायक

फळांनी भरलेली जांभळाची झाडे, गोड रसाळ हिरव्या-पिवळ्या फळांनी भरलेली आंब्याची झाडे खूप सुंदर दिसतात. सर्व झाडाच्या वेली व झुडुपे पक्ष्यांच्या चिवचिवाटाने जिवंत होतात. घनानंदी मोराचा ‘मेहु मेहू’, आणि आंब्याच्या झाडावरील कोकिलचा ‘कुहू कुहू’ आवाज अनोखा संगीत तयार करतो. आकाशात पक्षांचे थवे बिनादरवाज्याच्या तोरणांसारख्या दिसतात. पावसांचे रात्रीचे दृश्य पावसाळ्यात

गडगडा हृदयास कंपित करतो आणि त्याचा प्रकाश डोळे विस्मित करतो. ढगांची गर्जना तोफेच्या आवाजासारखी भासते. नद्या मोठ्या वेगाने आपल्या काठांना आणि वृक्षांच्या समूहांना कापत पुढे जातात. मानवी समाजाला पावसाळ्यापासून बरेच फायदे आहेत.

हे पाणी गोळा करून पिण्यास वापरले जाते. उन्हाच्या त्रासामुळे लोकांना आळशीपणा आलेला असतो. पावसाच्या आगमनाने तो दूर जातो. पावसाळा हा ऋतू आबालवृद्ध या सर्वांच्याच आवडीचा. जूनच्या पहिल्या आठवड्यात पावसाची सुरुवात होते. मग आकाशात काळे काळे ढग जमू लागतात. सगळीकडे अंधार दाट~ दाटून येतो. थंडगार वारा वाहू लागतो. विजांचा कडकडाट होतो. आणि मग पावसाला सुरुवात होते. पहिला पाऊस खूप आल्हाददायक असतो. सगळे वातावरण कसे अगदी थंडगार होते. मोर आनंदाने पावसात पंख पिसारा पसरून नाचू लागतात. चातक पक्षी ही पावसाची वाट पाहत बसलेला असतो. पावसाळ्यात धरणी माता अगदी हिरवीगार साडी नेसलेली दिसते. वातावरण अगदी प्रसन्न बनते. पावसाळ्यात कुठे रिमझिम पाऊस तर कुठे धोधो पाऊस कोसळतो. सर्व झाडे हिरवीगार होतात. शेतीसुद्धा अगदी आनंदाने डुलू लागते.

प्राणवायूचा योग्य त्या प्रमाणात पुरवठा व्हावा लागतो. प्रकृती निकोप रा~ राखण्यासाठी मानवाला सकस आहाराबरोबर स्वच्छ आणि, शुध्द हवेची आवश्यकता हाये. हवेतील प्रदूषणाचा परिणाम मानवी जीवनाबरोबरच वनस्पती आणि इतर जीवसृष्टीवर होतो.

निरूपयोगी असतात तर काही घातक असतात. आवश्यक घटकांचे प्रमाण जास्त व अनावश्यक घटकांचे प्रमाण कमी राहून त्या दोहोत नैसर्गिक समतोल, राखला गेलेला असतो. उदाहरण, श्वसनक्रियेतून carbon dioxide वायू बाहेर पडतो. तसेच रात्रीच्या वेळी वनस्पती carbon dioxide उत्सर्जीत करतात. दिवसा वनस्पती प्रकाश संश्लेषणाची क्रिया करतात. यावेळी, हवेतील carbon वायू शोषूण घेतात व प्राणवायू सोडतात. अशा प्रकारे, नैसर्गिक रीतीने हवेतील घटकांचे प्रमाण कायम राखले जाते. हवेतील महत्त्वाचे घटक, nitrogen, nitrogen हा, हवेतील मुख्य घटक हाये. तो निसर्गात मोठ्या प्रमाणावर मुक्त स्थितीत आढळतो. nitrogen हा रंगहीन वायू असून त्याला वास, व चव नसते. तो विषारी नाही. तो पाण्यात अल्प प्रमाणात विरघळतो. nitrogen वायू विषारी नसला तरी, अधिक दाबाखाली, माणसाच्या शरीरात, गेल्यास वेड्यासारख हसू लागतो. व त्याच्या दहा टक्के वातावरणीय दाबाने बेशुध्द आणि मृत्यू संभोवतो. विजा चकमक,

Dioxide पावसाच्या पाण्यात विरघळून, nitens oxide आणि nitenic acid तयार होतात. ती अत्यंत विरल स्वरूपात पावसाबरोबर जमिनीवर आननि~ आणली जातात. त्यांची जमिनीवर आम्ल धर्मी पदार्थांशी अभिक्रीया होते. आणि शेवटी nitrate क्षार तयार होतो. त्याचा वनस्पतींच्या वाढीसाठी उपयोग होतो. वनस्पतिज, अन्नातून प्राण्यांना nitrogen मिळतो. स्थिरीकरण झालेल्या nitrogen, संयुगांच्या विघटनामुळे पुन्हा हवेत सोडला जातो. हे कार्य, विनायट्नीकरण जिवाणू घडवून आणतात. जमिनीतील nitrogen युक्त पदा यांचे हे जिवाणू विघटन करतात. आणि मुक्त nitrogen हवेत, मिसळला जातो. तसेच लाकूड, वनस्पती व प्राण्यांचे अवशेष हवेत जळले असता. त्यातील nitrogen मुक्त होऊन हवेत मिसळतो. अशा प्रकारे, निसर्गामध्ये nitrogen चे चक्र अव्याहत चालू असते. प्राण वायू, प्राण वायू हा हवेतील महत्त्वाचा घटक हाये. प्राणवायू विना माणूस पाच मिनीटे देखील जगणे शक्य नाही. हवेत oxygen चे प्रमाण एकवीस टक्के असते. ते दहा, टक्के कमी झाल्यास लगेच मृत्यू आढळतो. oxygen च्या कमतरतेमुळे सर्वप्रथम मेंदूवर आघात होतो. यामुळे गोंधळलेली अवस्था, गुंगी येणे, मृत्यू येणे असे प्रकार घडतात. विषारे अथवा अविषारी वायू, केवळ आपल्या आस्तित्वाने हवेतील oxygen कमी करतात. Carbon dioxide, हवेत carbon dioxide चे प्रमाण zero point zero three टक्के इतके असते. Carbon आणि,

इतर सर्व प्राण्यांच्या श्वसनाच्या क्रियेत carbon dioxide मुक्त होतो. माणूस हा दिवसात साधारण चारशे litre,

पोषणातला मुलाधार हाये. निसर्गामध्ये, ज्वालामुखींच्या उद्रेकामुळे, कोट्यावधी ton carbon dioxide बाहेर टाकला जातो. Carbon dioxide च्या वाढत्या प्रमाणामुळे, वातावरणातील उर्जेचा समतोल ढळतो. व भुपृष्ठावरील असलेल्या वातावरणाचे,

चार घटक जबाबदार हायेत. चालू नैसर्गिक स्थिती. मानवी लोकवस्ती. उत्पादनाची आणि खपाची पातळी. तंत्रज्ञानाचा उपयोग. हवा, प्रदूषणाचे वर्गीकरण दोन गटामध्ये केले हाये. एक म्हणजे, नैसर्गिक प्रदूषण व दुसरे म्हणजे अनैसर्गिक किंवा मानवी प्रदूषण. प्रचंड येणारी, वादळे, यामुळे, हवेत धुळीच्या सुक्ष्मकणाचे प्रमाण वाढते. उल्कापातामुळे ज्वलन क्रिया घडुन, carbon dioxide चे प्रमाण वाढते. ज्वालामुखीमुळे वातावरणात ammonia व गंधकाची वाफ यांचे प्रमाण वाढते व हवा दूषित होते. या सर्वांचा समावेश नैसर्गिक, प्रदूषणात होतो. मानवी प्रदूषणात, ज्या ज्या मानवी क्रियेमुळे हवेचे प्रदूषण होते. त्या क्रियांचा समावेश होतो. सतत, धुर ओकणारे कारखाने, अपायकारक वायू सोडणारी वाहने, विमाने, कीटक नाशके, जंतूनाशके यांचे सोडलेले फवारे, अणु bomb सारखे शास्त्रीय प्रयोग, इत्यादी सर्वांचा समावेश मानवी प्रदूषणामध्ये होतो.

तर हाय~ hydrocarbon आणि niton oxide निम्म्या प्रमाणात असते. वीजनिर्मिती, उर्जा निर्मितीसाठी लागणारी इंधने, कोळसा, डिझेल, पेट्रोल, यामुळे दोन तृतीयांश sulphur dioxide तयार होतो. पेट्रोलसायने, तेलशुध्दीकरणाचे कारखाने, कागद कारखाने, साखर कारखाने, कापड गिरणी, Rubber कारखाने यामुळे एकपंचमाश इतके हवा प्रदूषण होते. अंतराळात जाण्यासाठी जो अग्निबाण वापरतात त्याच्या धुरातूनसुध्दा, Choloroflurocarbon सारखी संयुगे वा~ वातावरणात कोणाशीही संयोग करत नाहीत. पाण्यात विरघळत नाहीत. किंवा समुद्रात सुध्दा शोषून घेतली जात नाहीत. अशाच, प्रकारची संयुगे आवाजापेक्षा वेगाने जाणार्‍या विमानातुनसुध्दा बाहेर टाकली जातात. अग्निबाण व ही विमाने स्थिनत्य~ स्थित्यंतरामधून, प्रवास करतात. त्यामुळे, त्यांचा धुर वातावरणाच्या या स्तरात मिसळला जातो. येथे ही संयुगे प्राणवायूच्या अणुबरोबर संयोग करून, Chlorine चा अणू वेगळा करतात. हा chlorine चा अणू, ओझोनच्या रेणूशी प्रक्रिया करतो व त्याला तोडतो. यामुळे ओझोनचे पृथ्वी भोवतीचे, कवच नष्ट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

सर credit card म्हणजे मला तर कल्पना नाही त्याची? अं सर तुम्हाला card म्हणायचं आहे का? Okay सर अं तर मला Credit card विषयी अजून काही माहिती मिळू शकते का? कारण मला माहितीच नाही Credit card म्हणजे काय असता! अं सर माझ्या Account ला एक रुपया ही नसेल तरी मी त्याच्याने करू शकते? Okay सर आणि जर समजा काही कारणाने मी पंचेचाळीस दिवसा नंतर भरू शकले नाही तीन हजार रुपये तर? OkayOkay सर आणि Credit card ने मी फक्त Laptop वेगेरे च सारख्या गोष्टीच घेऊ शकते का की मी इतर काही गोष्टी पण, Okay सर सर अजून काय काय उपयोग होतात Credit card चे? सर loan चे EMI वेगेरे कसे असतील मी जर काढल तर? अह सर मी अं Working woman women आहे. हो सर. हो sir सर मी एका Company मध्ये कामाला आहे! sir कुठल्या प्रकारचं loan भेटू शकत जसा की Home LoanCar loan कुठल्या प्रकारचं? ok ते sir उद्योगासाठी पण loan भेटू शकेल का मला मग? Okay सर आणि सर Credit card काढण्यासाठी मग काय Process असेल?

हो सर आहे.

Okay सर आणि सर problem असा आहे की मी सध्या भाड्याच्या घ घरात राहते तर मला मग पत्ता टाकताना मी कुठला टाकायचा या घराचा की माझ्या गावाचा?

Sir अं Credit card वाल्यांनी अं यांची college ची fee वेगेरे पण भरू शकते का? Okay अच्छा सर आणि सर त्याचा सारखा पण use होऊ शकतो का? नाही नाही

Okay सर अजून pan card आणि आधार card व्यतिरीक्त अजून काही document लागतील अं सर काही charges आहेत का याचे? Okay सर आणि सर credit card घेतल्यानंतर दर महिन्याला काही fee वेगेरे भरावी लागते की नाही? Sir platinum च आणि gold च limit सांगू शकता तुम्ही? Ok sir अं sir online shopping करताना use करू शकता आपण. ok sir sir मी तुम्हाला कळवते लवकरच.

अं sir मी तुमच्या bank ला येऊन भेटते त्यानंतर आपण बोलूया हा sir मला सध्याचारी मला उद्योगासाठी लेवा हवाय.